साइड ला बोर्ड लावलेले आहेत दोन गाड्या थांबलेल्या आहेत एकटी साइड ला बाई पण थांबलेली आहे एकट्या साइड ला मुलगीपण --

अ हे एक मोठं विशाल अ विवाह भवन आहे इथे लाइटिंग छान केलेत रात्रीचा टाइम आहे बलून्स लावलेले आहेत खुर्च्या आहेत नारळाची झाडे आहेत साइड ला माणसं आहेत तिकड वर पण गॅलरी मध्ये माणसं थांबलेली आहेत.

इथे शटरस आहेत जे बंद आहेत त्यांचा कलर ग्रे ऑरेंज आहे खाली पिंक कलर चा मॅट घातलेले आहे इथे एक डब्बा आहे साइड ला.

अ एक क्लासरूम आहे बेंचीस आहेत अ नोटीस बोर्ड आहेत दोन खिडक्या आहेत फेन आहेत ट्यूब लाइट्स आहेत. एक टेबल आहे चेअर आहे क्लासरूम फुल खाली आहे. भिंतीचा कलर व्हा ग्रे सारखा आहे खाली अअ फरश्या आहेत.